सी प्रोग्राम च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत
सी मध्ये साधा प्रोग्राम लिहिणे
तो कंपाइल करणे
व एक्झिक्युट करणे
आपण कॉमन एरर्स आणि त्यावरील सॉल्युशन्स सुद्धा बघू
ह्या ट्युटोरियलसाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम 1110 आणि जीसीसी कंपाइलर चे व्हर्शन 461 वापरू
ट्युटोरियलच्या सरावासाठी तुम्हाला उबुंटू ओएस आणि एडिटर ची माहिती असणे आवश्यक आहे
व्हिम आणि गेडीत हे एडिटर्स आहेत
येथे आपण गेडीत वापरू
संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या वेबसाईट वर बघू शकता
उदाहरणाच्या सहाय्याने सी प्रोग्राम कसा लिहायचा ते पाहू
Ctrl Alt आणि टीटी बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा
टेक्स्ट एडिटर उघडण्यासाठी प्रॉम्प्ट वर लिहा
गेडीत स्पेस तल्क डॉट सी स्पेस साइन एम्परसँड प्रॉम्प्ट ला मुक्त करते
सी फाइल्स चे एक्सटेन्शन डॉट सी असते
एंटर दाबा
टेक्स्ट एडिटर उघडेल
प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा
डबल स्लॅश स्पेस टाईप करा
माय फर्स्ट सी प्रोग्राम
ओळीस कमेंट करण्यासाठी डबल स्लॅश वापरतात
प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो
हे डॉक्युमेंटेशन साठी उपयोगी पडते
ह्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात
डबल स्लॅश ला सिंगल लाईन कमेंट म्हणतात
एंटर दाबा
हॅश include स्पेस ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट टाईप करा
प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे
कंसात स्टडिओ डॉट
ह टाईप करा
stdioह म्हणजे हेडर फाइल स्टँडर्ड inputआउटपुट फंक्शन्स वापरत असलेल्या प्रोग्रॅममध्ये ही हेडर फाइल आवश्यक आहे
एंटर दाबा
इंट स्पेस मेन ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट असे टाईप करा
मेन हे विशिष्ट फंक्शन आहे
प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो
ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट ला पॅरेंथेसिस म्हणतात
मेन पुढे पॅरेंथेसिस असणे म्हणजे मेन हे फंक्शन असल्याचे दाखवते
इंट मेन फंक्शन कुठेलही आर्ग्युमेंट घेत नाही
हे इंटिजर टाईपची व्हॅल्यू देते
दाता टाइप्स आपण दुस या ट्युटोरियलमध्ये पाहू
मेन फंक्शन बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडसवर जाऊ
प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन आवश्यक असते
पण एकापेक्षा अधिक मेन फंक्शन चालत नाहीत
नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात कंपाइलर ला सापडणार नाही
कंसाची रिकामी जोडी मेन फंक्शन मधे आर्ग्युमेंट नसल्याचे दाखवते
आर्ग्युमेंट्स बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू
प्रोग्राम मध्ये जाऊ
एंटर दाबा
ओपनिंग कर्ली ब्रेस टाईप करा
ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मेन फंक्शन ची सुरूवात दाखवते
क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट टाईप करा
क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मेन फंक्शन संपल्याचे दाखवते
आता ह्या कंसांमध्ये दोन वेळा एंटर दाबून नंतर कर्सर एक ओळ वर न्या
इंडेंटेशन मुळे कोड सहज वाचता येतो
एरर्स ही पटकन सापडतात
तीन वेळा स्पेस द्या
टाईप करा प्रिंटफ आणि पुढे ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट प्रिंटफ हे टर्मिनलवर आउटपुट दाखवणारे सी चे स्टँडर्ड फंक्शन आहे
कंसात डबल कोट्स मधे प्रिंटफ स्टेटमेंटमधील डबल कोट्स मधे असलेले काहीही टर्मिनलवर प्रिंट होते
तल्क टीओ आ टीचर बॅकस्लॅश न् असे टाईप करा
बॅकस्लॅश न् n म्हणजे नवी ओळ
प्रिंटफ हे फंक्शन कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल
सी स्टेटमेंट हे सेमिकोलॉन ने संपविणे आवश्यक आहे
ओळीच्या शेवटी सेमिकोलॉन टाईप करा
सेमिकोलॉन स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो
एंटर दाबून तीन वेळा स्पेस द्या
रिटर्न स्पेस 0 आणि सेमिकोलॉन टाईप करा
ही ओळ इंटिजर झेरो देईल
ह्या फंक्शन चा टाईप इंट असल्यामुळे ते इंटिजर व्हॅल्यू परत देते
फंक्शनमधील रिटर्न स्टेटमेंट कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते
रिटर्न्ड व्हॅल्यूज संबंधी दुस या ट्युटोरियलमध्ये पाहू
फाईल सावे करा
सेव्ह करणे ही चांगली सवय आहे
वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते
प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते प्रोग्रॅम कंपाइल करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
टाईप करा जीसीसी स्पेस talkसी स्पेस हायफेन o स्पेस मायआउटपुट जीसीसी हा कंपाइलर आहे
talkसी हे फाइलनेम
o मायआउटपुट सांगते की कार्यान्वित झालेले आऊटपुट मायआउटपुट ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे
एंटर दाबा
प्रोग्रॅम कंपाइल झालेला दिसेल
एलएस lrt टाईप केल्यावर सर्वात खाली मायआउटपुट ही फाईल तयार झालेली दिसेल
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी डॉट स्लॅश myoutput टाईप करून एंटर दाबा
तल्क टीओ आ टीचर हे आऊटपुट दिसेल
रिटर्न ही कार्यान्वित होणारी शेवटची ओळ असते
म्हणजेच रिटर्न स्टेटमेंटनंतर काहीही कार्यान्वित होत नाही
प्रोग्रॅमकडे परत जाऊ
रिटर्न स्टेटमेंट नंतर अजून एक प्रिंटफ स्टेटमेंट समाविष्ट करून टाईप करा
printfवेलकम न्at ठे एंड टाइप आ सेमिकोलॉन
सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन कंपाइल आणि एक्झिक्युट करा
अप एरो के दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो
जे आता मी केले
आपल्याला दिसेल की दुसरे वेलकम स्टेटमेंट कार्यान्वित झाले नाही
प्रोग्रॅमकडे परत जाऊ
वेलकम स्टेटमेंट हे रिटर्न स्टेटमेंट च्या वर लिहा
सेव्ह करा
कंपाइल आणि एक्झिक्युट करा
दुसरे प्रिंटफ स्टेटमेंट वेलकम कार्यान्वित झालेले दिसेल
कॉमन एरर्स पाहण्यासाठी प्रोग्रॅमकडे परत जाऊ
समजा stdioह मध्ये डॉट लिहिण्यास विसरलो
हे सेव्ह करा
कंपाइल आणि एक्झिक्युट करा
हे बघा
talkसी फाइल च्या दुस या ओळीवर फाटल एरर मिळाली आहे
कंपाइलर ला स्टडिओह नावाची हेडर फाइल न मिळाल्याने नो सुच फाइल ओर डायरेक्टरी ही एरर मिळाली
हे कंपायलेशन संपुष्टात आले
ही एरर दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊन पुन्हा डॉट
समाविष्ट करून सेव्ह करा
कंपाइल आणि एक्झिक्युट करा
आता हे काम करत आहे
आणखी एक एरर पाहू
पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ
समजा आपण ओळीच्या शेवटी सेमिकोलॉन देण्यास विसरलो
हे सेव्ह करूनcompile आणि एक्झिक्युट करा
talkसी ह्या फाइल च्या ओळ क्रमांक सहा वर एरर दिसेल
प्रिंटफ च्या आधी सेमिकोलॉन अपेक्षित आहे
पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ
सेमिकोलॉन हे स्टेटमेंट टर्मिनेटर म्हणून काम करते
हे पाचव्या ओळीच्या शेवटी आणि सहाव्या ओळीच्या सुरूवातीला शोधले जाईल
ही सहावी ओळ आहे
येथे शेवटी सेमिकोलॉन देऊ शकतो
कंपाइलर ने देखील सहाव्या ओळीवर एरर दिली होती
आता सेमिकोलॉन देऊन पाहू
सेव्ह करा
कंपाइल आणि एक्झिक्युट करा
हे कार्य करीत आहे
पुन्हा प्रोग्रॅमवर जाऊ
ह्या ओळीच्या शेवटी सेमिकोलॉन टाईप करा
कारण ओळीच्या शेवटी सेमिकोलॉन टाईप करण्याची पध्दत आहे
सेव्ह करा
कंपाइल आणि एक्झिक्युट करा
हे कार्य करत आहे
स्लाईडस वर परत जाऊ
असाइनमेंट वेलकम टीओ ठे वर्ल्ड ओएफ सी असे प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा
प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये n समाविष्ट नसेल तर काय होते ते बघा
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद